हां बोल कशी आहेस?

अगं माझं लग्न झालं तू नाही आली लग्नाला.

हां का आली असती का मग तू?

हो मी आले असते तू जर मला बोलले असते तर.

अगं ऐक ना आमच्याइथे क्लास चालू आहे आमच्या क्लासला येऊ शकतेस का

हां इथं शास्त्री येरवडा आहे ना येरवडा कडे आहे.

हो एक क्लास ये

हो मग कधीपासून तू जॉईन करशील? मी मी उद्या पासूनच करते.

हां खूप छान शिकवतात आपल्या स्किन बद्दल फेस बद्दल सगळ्या बद्दल आपल्या माहिती देतात.

काय काय शिकवतात हेअर्स स्किन वगैरे?

हां स्किन वगैरे स्किनचं मेकअप

फी किती आहे

हां का वाव छान ये हां येईन मग मी

तुझा अगोदर झालंय का पार्लरचं क्लास वगैरे काय?

ह्या अगोदर तुझं पार्लर क्लास झालंय चालू?

ऍक्च्युली माझं माझं झालं होतं पार्लरचं क्लास

हा मग आपण आहे ना एक दिवस फिराय जाऊया दोघीजणी. हो दोघी जणी नाही सास माझी. म्हणजे आता सगळ्यात जास्त सगळी जणी जाऊ.

हा छान आहे फिरायला पुण्यामध्ये.

हो ऊगाच छोटी पोष्टला आपला टाईम विचारायला जायचा येशील का तू पण?

काय कुठं असंच मूवी वगैरेला जाऊ आपण. हा जाऊया तुळशी बागेत वगैरे तिकडे पण छान आहे शॉपिंगला वगैरे नाही का एफ जी रोडला

आणि त्यांत ती मुवीपण आली मुवि पण आल्या दुषणतु म्हणून नाही का? आपण जाऊया त्याला.

तू गेलीस आनकी

मुवीला पण गेले नाही कारण घरामध्ये काम होत ना.

मी भाजी कापत होते भाजी कपताना माझ्या बोटाला सुध्दा लागलं.

ब्लड निघत होत रक्त निघत होत. हा का बँडेज वगैरे केलं का? ड्रेसिंग नाही ना ग हळद हळद लावली फक्त

पण भेटलं नाही मला.

नाही तर काय मला जायचं होत चालत

अगं कालच जायचं होत मला पण काम पण खूप होत ना म्हणून नाही जाता आलं. हा हा हा हा जाऊया आता आपण मग एक प्लॅन करूया आता आपण मग जाऊया.

जेवण वगैरे केलंस का नाही?

मिस्टरांना डब्बा लागतो ना मग डब्बा करून येते.

मी तर डब्बा बिब्बा काहीच नाही करत मी तर फक्त आवरूनच येते फक्त म्हणजे घरातलं कामच माझं खूप असतं ना.

तुझी फॅमिली आहे का मोठी फॅमिली आहे का? हा मोठी फॅमिली आहे म्हणजे माझे अ पाच जणच आहे तसं आम्ही घरामध्ये. पण च पण असतंय ना काम वगैरे मला.

त्यांचा डब्बा करावा लागतो त्यांना कामाला जायला लागतं ना.

केक कैक

काय येत मला नाही ना येत मला तेच मला तुझा तूझ्याकडून येत असतं तर विचारलं असतं नाहीका कसं बनवते वगैरे.

छान म्हणजे तस बागाय गेलं की मी बिर्याणीच बनवते नाही का असं बिर्याणीच

म्हणजे असं युट्युबला वगैरे कसं नाहीका बघुन बनवत असते.

किती स सारखी दोन म्हणजे सार्क तीच बगत्या दोन तीन तिचं आनकीन बिर्याणीची

म्हणजे तो नॉनव्हेज चा व्हेज

हो छान होत असं नाय का

मी पण असं अनेकदा नाय का युट्युबला बघूनच करते छान होतं पण ते बनवलं तरी.

हा आपल्याला जे गोष्टी माहिती नाहीत ते नाहीका असं होतं. ह बघ आपल्याला

हा हे टाकायचं ते टाकायचं

कॉलेज हा माझी बारावी झालीये माझी पण मी पूर्ण नाही दहावी केली अर्धीच केली मी हा हा मग तुझ्या मैत्रीणी वगैरे फ्रेंड्स का

आमच्या एक दोन तीनमध्ये आमचा ग्रुप होता ना तो ग्रुप मधला दोन दोन तीन जणांचं आमची लग्न झाली. यंदा आता त्यांचं चालल्यात कुठे मस्त कॉलेज वगैरे चांगलेत.

हा माझं पण नेहमी चाललंय मी पण आता काय पार्लरचा क्लास करते.

आपण शिकलो वगैरे तर आपलं स्वतःच सुध्दा टाकता येईल ना डिपेन्डेड आधीपासून रहाता येईल ना आपल्याला दुसऱ्यावर डिपेन्डेड काय रहाय आपलं स्वतःचं काहीतरी.

हा मी पण करणार आहे मला पण जरा काहीतरी करायचं आहे.

मग घरात बसून काय करायचं लग्न झालंय घरातच बसायचं घरातच बसायचं

हा ऑर्डर सगळी नाहीका हुं पण तू जॉईन्ड करणार आहेस का नक्की? हो करणार आहे मी उद्या पासूनच येणार आहे. हो हो ठीक आहे तू पण जॉईन्ड कर

आमच्या क्लास मधल्या मुली पण खूप छान आहेत सगळे सगळे शाने आहेत मी अपसेन्ट असले तरी शिकवतात.

तुझं एखादी तुळशीबाग आली कधी तू उशिरा आली आणि आपण सॅटर्डे शनिवारवाडा असतो. त्यादिवशी सगळी घेतात.

जे जे नव्हते आले नाय का मिस झालं कोणी सुट्टी केली तर सॅटर्डे

कॉलेजमध्ये हेच की फक्त काय

फक्त कधी पेपर वगैरे असेल ना

तेवढंच जायची नाहीतर इतर वेळेस माझं नसायचं नाय का कॉलेज पण लांब होत ना कारण की मी आठवड्यात होते झोपडीत होते रहायला

हा हा हा मग लांब होत

नाही बाहेरून नाही मी जायचे शाळेत सगळ्यांना माहितीये

नाय का एक तर वेस्टची सुट्टी झाली तर काय करायचं?

सहा महिने

हा का माझ्या पण लग्नाला सात महिने झाले माझं पण लग्न एप्रिलमध्ये झालय. हाय सेम माझं नाही माझं मेमध्ये मे तुझं मेमध्ये माझं एप्रिलमध्ये माझं आधी झालं.

हो केलं ना पण अगं आमचे फोटोज वगैरे आले नाहीत म्हणजे

लग्नाची खरेदी कुठे केली? म्हणजे आपली तुळशी बागेतूनच घेतली मी.

मी पण केलं परी वेडिंग नय तुला मी

हो हो ठीक आहे. पुण्यामध्ये चांगले कपडे कुठे भेटतात गं तू कुठून कपडे घेती?

सोबत मोल वगैरे ला जाते नाही का कपडे वगैरे घ्यायला

हा सायन्स ऑफ सिटीला जायचे मी पहेल

नागपूर चाळेमध्ये नाही का आमंत्रण नावाचं दुकान आहे तिथे खूप छान ड्रेस भेटतात.

हा मागच्या बादलीत सायशात पण मला काही माहितीय नाही ना गं अजून

हा म्हणजे मी आत्ता आत्ता इथे आले ना रहायला म्हणजे माझे हसबंड इथेच आहेत.

पण मी आत्ताचं इथे आहे म्हणून मला इथलं काही माहिती नाही. रहायला मी

अरे आमचे इथे म्हणजे एक मॅडम आलती

बघ मला करायचं आहे मला पहिल्यापासनं आवड आहे नाय का करायची मला करायचंच होतं क्लास मग ते न्या म्हणाली मग बघितलं नाव वगैरे माझं घेऊन गेले क्लास मधून मला कॉल आलता कॉल आलता मग मी झाले जॉईन्ड वगैरे झाले मी कारण खूप मुली आहेत.

हा हा

बस नी म्हणजे डायरेक्ट बस आहे का? हा डायरेक्ट बस आहे बस स्टॉप वरून म्हणजे बस स्टॉप जवळ आहे थोडा

Unclear जसं आहे तसं म्हणजे पेशी हो ना

उगाच Unclear झालं कसं वाटतंय मग? मग लग्न झाल्या नंतर कुठे कुठे गेली फिरायला?

कुठेतर जास्त कुठे गेलेच नाही फक्त ते त्याच्या गावाला गेलते बीड ला

हा माझ्या नवऱ्याचं बीड एक हाय आणि माझं प्रॉपर गावं म्हटलं मी कोल्हापूरची आहे.

मी कोकणातली आहे रत्नागिरीची. हो का कोकणातली

माझे तर हाथन दोन तिकडचेच आहेत मिस्टर माझे. हो तू पण तिकडची तिकडचीच हा तिकडचीच म्हणजे जरा लांबच गाव आहे

काही नाही आहे येते मी उद्यापासून हो मग?

मी आणि आता माझे मिस्टरच रहातात माझ्या जवळ गावाला असतात.

म्हणजे तुम्ही म्हणजे तुमी दोघही रहाता का फक्त? हा लोहगावला रहातो आम्ही दोघेजण आणि सासू सासरा गावी असंतात.

आमचं कसाय म्हणजे कोणतरी आयकली नाय का.